सम हक्क भागांना आह साधारण भाग असेही म्हटले जाते. कायद्यानुसार सम हक्क भागांच्या विक्री शिवाय company अस्तित्वात येऊ शकत नाही. भारतीय company कायदा एकोणविसशे छापन्न मध्ये सम हक्क भागांची व्याख्या दिलेली आहे. ती अशी समहक्क भाग म्हणजे असे भाग जे अग्र हक्क भाग नसतात. वरील व्याखेत सम हक्क भागांची दोन वैशिष्ट्ये दिलेली आहे. सम हक्क भागांना लाभांश अग्र हक्क भागधरकाणे दिल्या नंतर company विसर्जन नंतर भांडवल परत फेडीच्या वेळी सम हक्क भागधरकांना अग्रक्रम दिला जात नाही. सम हक्क भागाना लाभांश किवा भांडवल फेड यांच्याशी निगडीत सवलत दिली जात नाही. उद्योग व्यवसाय साठी लागणाऱ्या प्राथमिक व मूलभूत भांडवलाचा हा सत्र आहे.

ते उचलत असतात. company विसर्जणा नंतर सर्व गुंतवणूक दारांची रक्कम प्रथम परत केली जाते. व उर्वरित रक्कम सम हक्क भागधरकांना दिली जाते. म्हणून सम हक्क भागधरकांना मालमत्ता व लाभांशचे अवशेत भागाचे हक्कादार असे म्हटले जाते. समपणांसाठी company कोणतेही निश्चितस बांधिलकी असलेल्या भर उचलत नाही. लाभांशचा दर हा नियमक नियमक भाग मंडलांनी सुचविलेला असतो. एखाद्या वर्षी कंपनीला

कायम स्वरूपी भाग भांडवल सम हक्क भाग हे न परत फेडीचे भाग आहेत. समहक्क भागांची रक्कम कंपनीच्या जीवन कार्यालयामध्ये परत दिली जात नाही. सम हक्क भागांची परत फेड परत फेड company विसर्जणा नंतर करता येते अश्या प्रकारे संहक्क भाग धारक कंपनीला दीर्घ मुदतीचे व कायम स्वरूपी भांडवल पुरवीत असतात. समहक्क भागांसाठी कंपनीने लाभांश छानस कोणताही निश्चित दर नमूद केलेल्या असतो. लाभांश दर कंपनीच्या एकूण नफ्यानुसार कमी व जास्त असतो तर कंपनीने जास्त प्रमाणात नफा कामवला असेल तर त्याचा दर अधिक दिला जातो. तसेच नफा अपुरा असेल तर व्यवस्थापक लाभांश वाटप भविष्यात लांबणीवर टाकु शकतात. समहक्क भागधारक लाभांश देण्या करिता व्यवस्थापकांवर सक्ती करू शकत नाही. समहक्क भागधारक आज आपण कॉलेज या विषयावर बोलणार आहोत अं कॉलेज म्हंटल कि जेव्हा आपली दहावीची परीक्षा संपत असते किंवा दहावीचा send off चालू असतो तेव्हाच आपल्या मनामध्ये अं खूप सारे विचार असतात कि आता आपलं एक नवीन आयुष्य चालू होणार आहे कॉलेज ला घेऊन महाविद्यालयाला घेऊन मुलांच्यास मनामध्ये खूप excitement असते किंवा खूप उत्सुकता असते कि असं नवीन-नवीन जग किंवा

आपल्या महत्वाकांशा आपली धेर्य घेऊन अं आपल्याला कॉलेज ला जायचं असत अश्या दोन हेतूने आपण जात असतो एकतर महाविद्यालयीन आयुष्यच अं अनुभव घेण्यासाठी मज्जा करण्यासाठी मस्ती करण्यासाठी त्याच्याबरोबरच आपल्या महत्वाकांक्षा आपली धेर्य पूर्ण करण्यासाठी अश्या दोन अं धेर्ययांनि आपण कॉलेज ला जात असतो असं म्हणतात कि कॉलेज अं महाविद्यालययाचे दिवस हे सोनेरी दिवस म्हणून आपल्या अं memory मध्ये किंवा आपल्या आठवणींमध्ये साठलेले असतात अं याच्यावर खूप छान - छान कविता सुद्धा मराठी कवींनी केलेल्या आहेत दिवस तुझे हे फुलायचे झोपाळ्या वाचून झुलायचे हे म्हणण्या मागचं कारण अं हे असं अं काव्य रचना करण्या मगच कारण च असं होत कि ते दिवस सोनेरी दिवस म्हणून गं न गणले जातात कारण त्या दिवसामध्ये अं

मारलेल्या गप्पा या सगळ्या या सगळ्या गोष्टी इतक्या अं इतक्या अवी अविस्मरणीय असतात कि आयुष्याच्या कुठल्याही टप्यावर जरी आपण पोहोचलो तरी या गोष्टी आपल्याला विसरता येत नसतात कारण त्या सोबत आपला अं एक आपल्या मनाचा खूप जवळचा कप्पा या सगळ्या आठवणींशी जोडलेला असतो अं आणि जेव्हा आपण ह्या क अं क अं कप्पा उघडतो किंवा जेव्हा आपण ह्या आठवणी खुल्या करतो तेव्हा नक्कीच आपल्या सगळ्यांना एक नवीन ऊर्जा त्या आठवणींमुळे मिळत असते त्यामुळे कॉलेज चे दिवस हे सोनेरी दिवस कॉलेज चे दिवस हे अं स्वप्नांचे दिवस असे अं असं त्याच्याकडे संबोधलं जात आपल्याला माहितीयेत म्हणजे माझ्या माझ्या दृष्टीने तरी अकरावीच्या पहिला दिवस हा अं हा अं मनामध्ये अं एक अं हूर-हूर लावणींवर आपण असतो एक उत्सुकता वाढवणार आपण असतो कि माझा वर्ग कसा असल, वर्गात कुठले मित्र - मैत्रिणी असती, माझे शिक्षक कसे असतील, कॉलेज च वातावरण कास असेल

आणि पाऊल टाकत असताना आपल्या डोक्यामध्ये या विचारांनी थैमान घातलेलं असत असत कि अं माझं हे नवीन आयुष्य कास असेल

पण अं ते इतके पटकन आणि इतके झटकन संपून जातात कि आपल्या कॉलेज च शेवटचं अं शेवटचं वर्ष कधी आलं हे सुद्धा आपल्याला काळात नाही आणि आपण अं महाविद्यालयीन अं किंवा तरुण किंवा तरुणी इ अं तरुणीचा प्रवास पूर्ण करून आपल्या ला career कडे पाऊल टाकायला अं लागत असत

अं नित्य, गाणी, नाटक वाद- विवाद स्पर्धा या सगळ्या गोष्टी अं म दर वर्षी अं हा एक महत्वाचा भाग अं समजला जातो सांस्कृतिक विभाग महाविद्यालयाचा हा एक अं खूप मोठा विभाग असतो ज्याच्या मध्ये अं जी मूल active असतात त्या अं त्या मुलांसाठी हा विभाग अं खूप महत्वाचा गणला गणला जातो अं म या त्याच्यानंतर या विभागामध्ये अनेक मूल आपली कला कलागुण सादर करून कॉलेज च नाव मोठं करत असतात माझ्या कॉलेज मधली अनेक मूल आताच्या अं हसासम्राट किंवा हास्य अं म हास्यविनोद वीर म्हणून असंलेला ओंकार गुर्ज हा माझ्या वर्गातला आहे हे सांगताना सुद्धा मला फार अभिमान वाटतो कि माझ्या कॉलेज चा एक मुलगा आज माझ्या अं माझ्या गावाचं नाव मोठं करतो. so अश्या सांस्कृतिक विभाविभागाला सुद्धा खूप महत्व असत. आणि अं एक academic वर्ष म्हटलं तर आपण अं आपण जेव्हा कॉलेज च शेवटचं वरच साजर करत असतो तेव्हा अं बक्षिस वितरण सोहळा अं सोहळा असतो एवढा मोठा अं संख्येमध्ये

आता आपण जेव्हा अं खूप पुढे जातो नोकरी मध्ये settle होतो आपण पुढे जातो तेव्हा ह्या गोष्टी खूप शुल्लक वाटतात पण त्या वेळेला त्या क्षणाला आपल्या साठी ते क्षण खूप महत्वाचे असतात किव्हा खूप अं अं ते क्षण आपल्या साठी अं नाजूक असतात आपण त्याला खूप अं छान जपत असतो अं म्हणजे आपल्या नजरे मध्ये त्या वेळी एक student किंवा एक विद्या अं विध्यार्थी म्हणून विध्यार्थी म्हणून जेव्हा आपण त्या अं गोष्टी मध्ये involved असतो अं सहभागी असतो त्यावेळी आपल्या साठी ते न अं क्षण खूप महत्वाचे असतात आपण

एखाद समजा आपल्याला lecture आवडत नसेल एखादे sir आपल्याला आवडत आवडत नसतील तर त्यांच्या lecture कस bunk क करून आपण bunk करून अं canteen मध्ये बसतो canteen अं canteen हा महाविद्यालयाच्याआयुष्यामध्ये आपल्या आपल्या घ अं आपल्या आयुष्यामध्ये असणारा एक महत्वाचा घटक आहे किंवा सगळ्यांच्या आठवणींशी जोडलेला एक महत्वाचा कप्पा आहे. कि जिथं आपण तसंन तास बसल बसायचो आपल्या मित्र मैत्रिणीसोबत गप्पा मारायचो अं canteen वाल्यान कडे canteen वाल्या दादांन कडे खूप सारी उधारी अं असायची जी महिन्याला आपण द्यायचो सगळ्यांनी मिळून एकाच अं एकाच अं मिसळ मध्ये आपण चौघ चौघ बसून म्हणजे मित्र मैत्रिणी खायचो अं ज जेव्हा आपण कोणी कामवायचो कमावत नसतो आपल्या घरातन जे काही पैसे मिळतात त्याचतनच आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी अं manage करायच्या असतात त्यामुळे मग आज तू अं आज तू पैसे दे आज मी देतो किंवा कधी - कधी एका चहा मध्ये दोघ चहा पितो ह्या सगळ्या आठजवणी इतक्या इतक्या सुंदर असतात आणि त्या इतक्या छान ऊर्जा देत असतात कि आज सुद्धा कॉलेज चा एखादा मित्र किंवा मैत्रीण भेटली तरीही आपल्याला ह्या सगळ्या आठवणी आपल्या नजरे समोर येऊन अं अश्या उभ्या राहतात कि ते दिवस असं वाटत कि असं वाटत कि ते दिवस कधी संपूच नये अं कॉलेज च कॉलेज च्या प्रत्येक प्रत्येक कोपर्या मध्ये आपली एखादी न एखादी आठवण साठलेलीच असते मग तो आपला अकरावी चा वर्ग असेल अकरावी पासून मग तो पंधरावी पर्यंतचा वर्ग असेल प्रत्येक वर्गा मध्ये आपली एक आठवण असते आपल्या bench वर आपली एक आठवण असते त्या bench सोबत घालवलेला आपला आवडता आपला आवडता शिक्षकांच्या तास असेल किंवा आपल्या नावडत्या शिक्षकांचा तास असेल नावडत्या शिक्षकांच्या तासाला केलेला करामती असतील किंवा उद्योग असेल किंवा आवडत्या शिक्षकांच्या तासाला आपल्याला मिळालेलं प्रोत्साहन असेल किंवा शिक्षकांकड्न आपल्याला जर एखादी

मैदान असेल कॉलेज च जिथ आपण राष्ट्रीय सण साजरे केले आसतील मग अं पंधरा ऑगस्ट असेल, सव्वीस जानेवरी असेल त्यावेळी झालेली pared असेल या सगळ्या गोष्टी खूप अं खूप आठवणीत राहतात त्याच्या नंतर कॉलेज मध्ये असलेल अं जे काही विभाग असतात मग NCC विभाग असेल किंवा NSS विभाग असेल त्याच्या अंतर्गत आपले विविध प्रकार चे Camp होत असतात म्हणजे NSS म्हणजे राष्ट्रीय सेवा

अं चांगला बदल घडवून आणण्या साठी आपण नवीन वेगवेगळे उपक्रम राबवत असतो मग गावामध्ये जाऊन गावातल्या स्वच्छतेची मोहीम असेल किंवा अं किंवा स्वच्छतेची मोहीम असेल किंवा एखादी rally असेल एखाद्या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 अश्या गावामध्ये जातो जिथं कुठलाही internet च साधन नाही mobile नाही तिथे त्या अं लोकांसोबत आपण राहतो त्यांचं जीवन अनुभवतो अं त्यांच्या सोबत अं राहून त्यांचे त्यांच्या समस्या त्यांच्या जागेवर उभं राहून समजून घेतो. आणि मग अं ते आठ दिवसाचं अं त्या आठ दिवस मध्ये आपल्याला अं इतकं काही शिकायला मिळत कि आपल्याकडे आपल्याला एक आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन मिळत असतो कॉलेज मध्ये आपल्याला मज्जा मस्ती देत नाही तर आपल्याकडे आपल्याला आयुष्य कस जगायचं आयुष्याकडे कस बघायचं एक माणूस म्हणून आपण समाजामध्ये कस वावरल पाहिजे एक मित्र म्हणून आपण मित्राची म मैत्री कशी अं जपली पाहिजे किंवा अं आपल्याला आपल्या अं आपल्या कॉलेज च आपल्या शहराचं नाव आपल्याला कसं अं मोठं करता येई अं मोठं करता येईल त्यातून आपली प्रगती त्याच बरोबर आपल्या अं म आपल्या कॉलेज च नाव कास मोठं करता येईल याकडे अं हे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कॉलेज शिकवत असत. त्याच्यानंतर अं मला असं वाटत कि कॉलेज अं कॉलेज जी म्हणजे प्रत्येकाला अं प्रत्येकाच्या आयुष्य मध्ये त्याच्या त्याच्या वयक्तिक अश्या वेगवेगळ्या आठवणी असतात तसाच तसाच अं आठवणी बरोबरच एक एक टप्पा सुद्धा असतो कधी कधी यांच्यामध्ये academic ह्यांच्यामध्ये कोणाला यश येत कोणाला अपयश येत पण त्या वेळी सुद्धा अं शिक्षकांनी किंवा मित्र मैत्रिणींनी मित्र मैत्रिणींनी दिलेली साथ अं महत्वाची असते so या सगळ्या गोष्टी आहेत आणि म्हणूनच असं या सगळ्या गोष्टी आजही क म्हणजे कितीही आपण पुढे गेलो आयुष्याच्या कुठल्याही टप्यावर गे गेलो तरी हे कॉलेज चे golden days किंवा कॉलेजचे सोनेरी क्षण आपण विसरू शकत नाहीत ते आयुष्य भर आपल्या लक्ष्यात राहतात आपण आपण कुठल्याही टप्यावर गेलो आपण कधी दुखी असलो नाराज असलो कि हे क्षण आठवले त्यातनं मिळालेली सकारात्मक ऊर्जा मिळाली तरी आपण पुढच्या अं पुढच्या दिशेकडे वाटचाल करायला तयार राहतो म्हणून मला असं वाटत कि हम्म कवी म्हणतात दिवस तुझे हे झोपल्या वाचून झुलायचे प्रत्येक मुलाने प्रत्येक विद्यार्थ्याने आपले आपलं आयुष्यातले हे कॉलेज चे दिवस किंवा

घर, घरंदाज या शब्दातून घराची वागणूक समजते. नीतिमान, सुसंस्कृत घरातली मंडळी घरंदाज म्हणून ओळखली जातात, यात परंपरा येते. त्या घराची माणसं सरळ मदत करणारी, सौजन्याने वागणारी संवेदनशील असतात Guess करण्याचा म्हणजे समोरच्याला आजमावण्याचा प्रत्येकाचा असतो, तरीही घरं प्रेमानं नांदतात. एकमेकांना सावरून पुढे जातात. घर आणि घराभोवती आपण सतत रुचि घालत असतो. नवीन ओळख झाली, की आपण त्या व्यक्तीला म्हणतो, या ना एकदा आमच्या घरी यातून त्या व्यक्तीविषयी वाटणारी जवळीक सुचवून मी पणाचा धर्मही कुरवाळला जातो.

पूर्वी सगळे एकत्र रहात, cake, पुस्तकं share करतात, आता पण घर काय, share करायचं, घर तर तुझं, माझं, आपलं संगळ्यांच असतं. आपलेपणाच्या कक्षा रुंदावतात, मनातलं कोणाजवळ बोलायला वावं असतं, आस्थेनं विचारणं, महत्वानं ऐकवणं, परस्परपूरक गोष्टी घडतं होत्या, आता कुटुंब विभक्त झाले, घरं संकुचित झाले, मनं आकुंचन पावले, विचारांना दिशा न मिळाल्यानं, भावनांचा उद्रेक भलतीकडे व्हायला लागला. पैशाची आवक, घराचं अर्थकारण हे विषय साधे सोपे राहिले नाहीत, पहिल्यापासून घर बांधणीचं शास्त्र आहे, अलीकडे वास्तुशास्त्राचं महत्व वाढत आहे, त्यात तथ्य किती, जाहिरात वाढवण्याचं कसब किती हा विषय वेगळा आपल्याकडे वास्तुदेवता

एकमेकांविषयी आदर प्रेम, आपुलकी जपली, तर घराला घरपण नक्की येतं, आता आपण बघूया. एकविसाव्या शतकातली मी, आपण एकविसाव्या शतकातल्या माझ्याकडे बघूया, काल घरी जाताना, माझ्या rikshaw जवळून दुचाकीवर एक महिला समोर पिशवीतून दोन्ही बाजूंनी डोकावतं असलेले wayfarers प्रकारातले पुडे ठेऊन एक पाय जमिनीवर थोड्या थोड्यावेळाने ठेवतं ठेवतं चाली होती, नंतर ती कुठेतरी वळली असेल, आणि त्याच क्षणी माझ्या मनात आलं, काय हे आपलं शतक, सगळीकडे असच चाललंय, तारेवरची कसरतचं सगळेजण घाईत.

यंत्रावर चालणाऱ्या लहान मुलांना, कोणत्याच मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नाही, ते सुद्धा computer, mobile सारख्या गोष्टींबरोबर खेळणार, त्यातून काय ज्ञान मिळणाऱ्या ते घेणार, एकमेकांकडे जाणं, येणं कमीत कमी होतं चाललंय, सगळं त्या net च्या माध्यमातून चालतं. आजी आजोबांशीच काय, घरातल्या एकमेकांशी थोडं सुद्धा बोलणं होतं नाही, याच्यात नुसते सगळेच नाही, तर माझ्यासारखी प्रत्येक घरातली स्त्री पण आली बरं का, आपल्या परंपरा, रीतिरिवाज, सणवार काहीतर खास स्त्रीसाठी असतात, ते सुद्धा वेळ नाहीच्या नावाखाली त्याचं प्रमाण कमी होतं आहे, तिला नवं तर हवचं असतं, पण जुनं ही सोडता येतं नाही. असं होतयं. स्वतःचा उत्कर्ष करून घेण्याच्या खूप संधी उपलब्ध होतात, बाहेरच्या कामबरोबरचं घरची जबाबदारी पण तिचीच, ही परंपरा मात्र अजूनही चालूच आहे, बाकी परपरांना फाटा दिला गेला, तरी काही गोष्टी तिनेच केल्या पाहिजेत, ही रीत जपली जाते बरं का, सगळ्याचा हव्यास यांत्रिकीपणा इत्यादी गोष्टी जरी आपण फार पुढे गेलोय, तरी मला वाटतं पुढच्या शतकात परत पूर्वीची स्थिति येणार बघा. माणुसकीने

सगळं पहिल्यासारखं होईल, माणसं माणसांना विचारायला लागतील, ती गरजेची गोष्ट आहे म्हणजे फार पूर्वीप्रमाणे स्त्री अडाणी होणार नाही, पण सगळचं मला येतं.

कि ती प्रकाराची कामं, त्यातल्या त्या त्या काळात केली, त्यांना कसं जमलं, तेव्हा समाजाकडून सुद्धा त्रास व्हायचा, तरीही त्या न डगमगता काम करत राहिल्या, आपल्या सुधारलेल्या शतकातली मी कुठे आहे, असा मला कधी कधी प्रश्न पडतो, परत नव्या गोष्टी घेऊन

अरे, समीर चहा ठेवलाय, तो घे. गार होईल, आता जरा मी टिंकुपिंकुची कथा सांगणार आहे, मग म्हणशील गरम कर.

त्यामुळे ते ही गळ्यात आहेच, अगं, मी तुला थोडी मदत केली असती, पण मला जरा office त लवकर जायचंय, महत्वाची meeting आहे, हे सगळे रोजचे संवाद थोड्याफार फरकाने, शब्दातले बदल टिंकु table च्या एका खुर्चीत बसून ऐकत होता, त्यालाही शाळेत जायचं होतं. आज शाळा थोडी लवकर सुटणार म्हणून खुशीत होता बेटा, सगळे आपआपल्या उद्योगाला गेले. दुपारी लवकर घरी आल्याच्या आनंदात म्हणजेच मधून मधून उड्या मारतं, gate मधून टिंकु घरात शिरला खरा. पण, आता करायचं काय, mummy papa यायला खूप वेळ होता, table वर ठेवलेला खाऊ खाल्ला, दूध पिऊन झालं, मग त्यानं computer लावला.

थोड्यावेळाने रोजचा अभ्यास करून पटकन टाकला आणि परत त्या मांजराशी खेळायला लागला, त्यानं त्याचं नामकरण केलं पिंकु. करता करता रोजच टिंकु त्याच्याशी नुसतं खेळायलाचं नाही, तर सगळ्या गोष्टी सांगायला लागला, मनातलं बोलायला लागला. mummy papa येईपर्यंत त्याला तर मिळाला, सारखं सारखं computer बघणं चांगलं नाही, हे त्याला माहित होतं, कळतं होतं पण एकटा किती वेळ आणि कसा घालवणार. तो पिंकु पण त्याच्याशी चांगला वागत होता, रमला होता, करता करता थोडेदिवसांनी mummy papa च्या लक्षात आलं, हल्ली टिंकु तक्रार करतं नाही. bore झालो म्हणत नाही. एक दिवस काय झालं, अचानक papa लवकर घरी आले, तेव्हा त्यांना टिंकु पिंकुशी म्हणजे मांजराशी बोलताना दिसला आणि त्यांच्या मनात धस्स झालं. रात्री त्यांनी टिंकुच्या mummy ला सांगितलं, पण नंतर टिंकुला ण रागवता एक दिवस दोघांनी एकत्र बसून सगळं विचारलं आणि तेव्हा त्यांच्या लक्षात आलं. एकटेपणाच्या कंटाळ्यावर टिंकुने अचानक मिळालेल्या संधीचा फायदा घेऊन तोडगा काढलाय. त्यांच्या हे ही लक्षात आलं की computer चा सध्याच्या काळातल्या सारखं नुकसानकारक काहीच न करता टिंकुनं छान

स्वतःच्या कामाचा वेळ थोडा थोडा कमी करून टिंकु बरोबर व्यवस्थित घालवायला सुरुवात केली मग तो पिंकु आला तसा भूर्रदिशी निघून गेला आणि एक दिवस टिंकुचे आजी आजोबा येणार ही बातमी कळली आणि तेव्हापासून त्याला त्याचे आजोबा आजी मिळाले ते त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी लाल बहादुर शास्त्री हे एक भारतीय राजकारणी आणि राजकारणी होते. त्यांनी एकोणीस चौसष्ट ते एकोणीस साठ पर्यंत भारता चे दुसरे पंतप्रधान आणि

एकोणीस चार मुघलसराय. मृत्यु दहा जानेवारी एकोणीस छप्पष्ट ताश्कंद, उझबेकिस्तान. लाल बहादूर शास्त्री पुण्यतिथी, दोन हजार तेवीस. लाल बहादुर शास्त्री हे स्वतंत्र भारता चे दुसरे प्रधान मंत्री होते आणि ते महात्मा गांधी ने

स्त्री बद्दल अधिक वाचून. भारता चे दुसरे पंतप्रधान यांची पुण्यतिथी अकरा जानेवारी रोजी साजरी केली जाते. त्यांचे आजच्या दिवशी एकोणीसशे सहास आठ मध्ये ताश्कंद. उझबेकिस्तान येथे निधन झालं.

त्यांना लोकांची भाषा करत होती आणि देशाच्या प्रगती ची त्यांची दृष्टी होती. लाल बहादुर शास्त्री यांचा जन्म दोन october एकोणीस चार रोजी मुगलसराय, वाराणसी, उत्तर प्रदेश येथे झाला. ते स्वतंत्र भारताचे दुसरे प्रधान. आणि पंतप्रधान आणि भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे नेते होते. लाल बहादुर शास्त्री यांनी मुसळ मुलं, मुगलसराय आणि वाराणसी येथील पूर्व मध्य railway inter college मध्ये शिक्षण घेतले. एकोणीस सव्वीस मध्ये त्यांनी काशी विद्यापीठा तून पदवी पूर्ण केली. त्यांना त्यांच्या पदरी पुरस्कारा चा एक भाग म्हणून विद्यापीठा ने शास्त्री म्हणजे विद्वान ही पदवी दिले. पण ही पदवी त्यांच्या नावावर झाले. शास्त्री यांच्या वर महात्मा गांधी आणि टिळकांचा खूप प्रभाव होता. त्याचा विवाह सोळा मे एकोणीसशे अठ्ठावीस रोजी ललिता देवीची झाला. लाला लाजपत राय यांनी

swart of

society चे ते अजिवन सदस्य झाले. तिथे त्यांनी मागास व. जी यांच्या.

इन क्रीज आणि त्यांना काही कार्ड तुरुंगात पाठवले होते. एकोणीसशे तीस रोजी. त्यांनी मी त्याचा. सत्याग्रह साठी. भाग घेतला. त्यासाठी त्यांनी दोन वर्गा पेक्षा जास्त card तुरुंगवास

एकोणीस सदतीस मध्ये यूपी च्या संसदीय मंडळाचे संघटक सचिव म्हणून रुजू झाले. एकोणीसशे बेचाळीस मध्ये महात्मा गांधी नी मुंबईत भारत छोडो भाषण दिल्यानंतर त्यांना पुन्हा. तुरुंगात पाठवण्यात आले. एकोणीसशे.

समाजसुधारकांच्या कार्याशी परिचित करून घेतला. भारताच्या स्वातंत्र्या नंतर लाल बहादूर शास्त्री यू पी मध्ये संसदीय सचिव बनले. एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये ते पोलीस आणि वाहतूक मंत्री झाले. परिवहन मंत्री म्हणून त्यांनी पहिल्यांदा महिला conduct ची नियुक्ती केली होती. पोलीस खात्याच्या प्रभारी मंत्री असल्याने त्यांनी आंदोलन केलेल्या जमावा पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार न करता पाण्याचा वापर करावा, असे आदेश दिले. एकोणीस एकावन्न मध्ये शास्त्री यांची अखिल भारतीय कॉंग्रेस committee चे सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि निवडणूक कृषी संबंधित प्रचार आणि इतर कार्य करण्यात त्यांनी यश मिळाले. एकोणीसशे बावन मध्ये ते यूपी मधून राज्यसभे वर निवडून गेले. railway मंत्री असताना त्यांनी एकोणीसशे पचपन मध्ये. चेन्नई च्या. intrigral coach factory त पहिले मिशन वर्तवले. एकोणीसशे सत्त्या ण्णव मध्ये शास्त्री पुन्हा परिवहन आणि. दळणवळण मंत्री आणि नंतर वाजण्या आणि उद्योग मंत्री झाले. एकोणीसशे एकसष्ट मध्ये त्यांची गृहमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि त्यांनी भ्रष्टाचार प्रतिबंधक समिती ची नियुक्ती केली. आसाम आणि पंजाब मधील भाषा आंदोलना चा समावेश असलेला प्रसिद्ध शास्त्री formulae त्यांनी तयार. नऊ जून एकोणीसशे चौसष्ट रोजी लाल बहादुर शास्त्री भारता चे प्रधानमंत्री झाले. त्यांनी. क्षेत्र कांती या. दुधा चे उत्पादन वाढवण्यास. राष्ट्रीय मोहिमे ला प्रोत्साहन दिले भारतातील. अन्न उत्पादन वाढवण्या साठी त्यांनी हरित.

शास्त्रींनी नेहरूं चे. अल्टी चे धोरण चालू ठेवले. परंतु से shaviour union शाही संबंध ठेवले. एकोणीस चौसष्ट मध्ये त्यांनी सिलोन मध्ये भारतीय तळांच्या स्थिती बाबात श्रीलंका चे पंतप्रधान सिरो मा व बंदर नायके यांच्या शी करार केला. हा करार श्री मावळ शास्त्री करा म्हणून ओळख ला जातो. एकोणीस पासष्ट मध्ये शास्त्री यांनी अधिकृतपणे रंगून. बर्मा ला भेट दिली आणि जनरल नाही विनय च्या. लष्करी सरकार शी पुन्हा चांगले संबंध प्रस्थापित केले. त्यांच्या कार्य काळात भारता ला एकोणीस पासष्ट मध्ये पाकिस्तान कडून आणखी एक आक्रमणांचा सामना

त्यांनी सुरक्षा दलांना प्रत्येक दा देण्या चे स्वतंत्रता दिले आणि force बरोबर force भेटेल असे सांगितले आणि लोकप्रियता मिळवली. भारत, पाक युद्ध, दोन हजार. तेवीस saptember एकोणीस पासष्ट रोजी संपले. दहा जानेवारी एकोणीस छप्पष्ट रोजी. rasian पंतप्रधान कुसुम गिनी आणि लाल बहादुर शास्त्री यांना मध्यस्थी करण्याची offer दिली आणि त्यांचे पाकिस्तानी समकक्ष आयोग खान यांनी ताश्कंद जाहीरनाम्या वर स्वाक्षरी केली. लाल बहादुर शास्त्री यांचे अकरा जानेवारी एकोणीस छप्पष्ट रोजी ह्रदयविकाराच्या झटक्या ने निधन झाले. त्यांच्या एकोणीस छप्पष्ट मध्ये मनोर. मरणोत्तर भारत रत्न भारताच्या सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. लाल बहादुर शास्त्री हे एक महान सचोटी आणि कुरत अवयव आहे. व्यक्ती म्हणून ओळखले जात होते. सामान्य माणसा ची भाषा समजून घेणारे ते नाम मोठ्या अंतर एक शक्ती ने सहनशील होते. महात्मा गांधी च्या शिकविण्या चा त्यांच्या वर खूप प्रभाव होता आणि देशांना प्रगती च्या दिशेने निराळे दूरदृष्टी चा माणूस होता. भारता चे दुसरे प्रधान पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे महात्मा गांधी यांचा वाढदिवस दोन october रोजी आहे. एकोणीस सव्वीस मध्ये त्यांना काशी विद्यापीठा तून विद्यापीठात. अतिशय विद्वत्तापूर्ण यश म्हणून त्यांना शास्त्रज्ञ ही पदवी मिळाली. शाळेत जाण्या साठी शास्त्री दिवसा तून दोनदा हा गंगा. होतात आणि डोक्यावर पुस्तके बांधतात कारण त्यावेळी त्यांच्याकडे boat

लाल बहादुर शास्त्री उत्तर प्रदेश चे मंत्री असताना लाठीचार्ज करणा एवढी जमावा ला पांग वण्यासाठी पाण्याचा jet चा वापर करणारे ते पहिले व्यक्ति होते. त्यांनी जय जवान जय किसान हि घोष केला आणि बर्ताचा भविष्य घडवनायत मुलाची भूमिका बजवाली तो तुरंगात गेले करण त्यानी गांधी जी लाडाई चया वेडी कार्ड चडवाली घाटला होता पण तो अजुनी सतरा वर्ष चा होता मनून सोडुन दिला आले स्वत्र नंतर परिवर्तन स्त्री नतन नी सर्व जानिक वहा तुकित महिला चालक आणि वाहनांची करतच

स्वत्रत्र भरताचे पंत प्रतनलाल बहादुर शात्री होते पहिले पंत प्रतन जवललाल नेहरू यांचे अनपेक्षे जनार यांचे त्यानी शपत घेतली एकोणीसशे भारत पाकिस्तान युद्ध त्यानी देशाला यशस्वी देशच मार्ग दर्शन केला, ते सतेचार खाना वर ताजेवन होते त्यानी जय जवान जय किसान हे वाक्य खुप प्रसीध बनवाला आणि त्या नंतर आनी असा मानता वर जोर दिला तुम्ही खूप रक्त ग गमावलास तुमच्या मेंदूला जीवनासाठी पुरेसा oxygen मिळत नाही खूप लवकर रक्त गमावू शकतात. जास्तकरून माणूस रक्त